ही आहे ती काळ्या रंगाची आहे आणि खाली जे आहे ज्याच्या पायथि या मूर्ति आहे दोनतीनचार--

बाइक पण आहे. त्याच्या बाजूला खिडकी आहे ती काळ्या रंगाची आहे आणि झाड पण आहे आणि हिरव्या रंगाची बिल्डिंग पण आ --

झाडे आहेत एक हिरव्या रंगाचे आहे आणि बिल्डिंग पण आहे ते पिवळ्या रंगाची आहे.